तरी कॅश दिले जातो कॅश घेतला जातो असे खाते चालू असते.

रंग पंचमी हा सण इथे दिसून येत आहे तरी त्या मध्ये सर्व विद्यार्थी एकमेकांना कलर दे देतात पूर्ण पणे कलर भरवतात रंगाने आणि सगळ्यांना कलर देऊन झाल्यानंतर त्यामध्ये--

इथे नेक्स्ट कॅफे ही कॉफी दिसून येत आहे तरी इथे ही कॉफी पिण्यासाठी खुप छान असते त्या कॉफी चा वापर आपण फक्त पिण्यासाठी --